लिब्रिऑफिस बसे च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण सिंपल फॉर्म्स बद्दल जाणून घेणार आहोत
येथे आपण शिकणार आहोत फॉर्म म्हणजे काय
विझार्ड च्या सहाय्याने फॉर्म कसा तयार करायचा
आत्तापर्यंत आपण शिकलो की लिब्रिऑफिस बसे च्या सहाय्याने डेटाबेस बनवणे आणि आपण ज्यात दाता संचित करतो ते टेबल बनवणे
परंतु databaseच्या टेबलमध्ये दाता कसा भरायचा
एक पध्दत म्हणजे टेबल्सच्या सेल्समध्ये दाता टाईप करणे जे आपण मागील ट्युटोरियलमध्ये केले
दाता भरण्याची अजून एक जलद आणि कमीतकमी चुका होणारी अशी पध्दत आहे
आणि ती म्हणजे फॉर्म्स चा वापर
फॉर्म हा दाता भरण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी असलेला फ्रंट एंड किंवा यूझर इंटरफेस आहे
उदाहरणार्थ सिंपल फॉर्म हा टेबलमधील फील्ड्स पासून बनलेला असू शकतो
आपण मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेल्या लायब्ररी databaseचा उदाहणादाखल वापर करणार आहोत
सिंपल फॉर्म मध्ये बुक्स टेबल मधील फील्ड्स चा समावेश असू शकतो
ह्या फॉर्म चा वापर बुक्स टेबल मध्ये दाता भरण्यासाठी करता येतो
आता आपण फॉर्म कसा बनवायचा ते शिकू या
प्रथम आपण लिब्रिऑफिस बसे हा प्रोग्रॅम सुरू करू या
बेस प्रोग्रॅम चालू नसेल तर स्क्रीनवर डावीकडे खाली असलेल्या स्टार्ट बटन वर क्लिक करा आणि नंतर एल प्रोग्राम्स वर क्लिक करा
नंतर लिब्रिऑफिस सूट मधील लिब्रिऑफिस बसे वर क्लिक करा
आता ओपन अन एक्झिस्टिंग डेटाबेस फाइल या पर्यायावर क्लिक करा
रिसेंटली यूझ्ड या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपला लायब्ररी डेटाबेस दिसेल
तो सिलेक्ट करून फिनिश या बटणावर क्लिक करा
लिब्रिऑफिस बसे आधीपासूनच सुरू असल्यास लायब्ररी databaseची libraryओडीबी ही फाईल उघडण्यासाठी फाइल मेनू वर क्लिक करा आणि मग Openवर क्लिक करा
किंवा फाईल मेनूमधील रिसेंट डॉक्युमेंट्स वर क्लिक करा आणि libraryओडीबी निवडा
आता आपण लायब्ररी databaseमध्ये आहोत
डावीकडील डेटाबेस ह्या सूचीच्या पॅनेलमधील फॉर्म्स या आयकॉनवर क्लिक करा
लक्षात घ्या नवीन फॉर्म बनवण्याच्या दोन पध्दती आहेत
क्रिएट फॉर्म इन डिझाइन व्ह्यू एंड उसे विझार्ड टीओ क्रिएट फॉर्म
उसे विझार्ड टीओ क्रिएट फॉर्म या दुस या पर्यायावर क्लिक करा
आता आपल्याला लिब्रिऑफिस राइटर विंडो सारखी एक नवी विंडो दिसेल
आणि त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला फॉर्म विझार्ड नामक एक पॉपअप विंडो दिसेल
बुक्स टेबल वर आधारित असलेला आपला पहिला फॉर्म बनवण्यासाठी विझार्ड वर जाऊ या
आपण डावीकडे दिसत असलेल्या आठ स्टेप्स मधून जाणार आहोत
सध्या आपण फील्ड सिलेक्शन या पहिल्या stepवर आहोत
आणि उजव्या बाजूला असलेल्या टेबल्स ओर क्वेरीज नामक ड्रॉप डाउन मधील बुक्स हे टेबल निवडू या
त्याच्या खाली डावीकडे आपण उपलब्ध फील्ड्स ची सूची बघू शकतो
उजव्या बाजूला आपल्याला फील्ड्स ओन ठे फॉर्म दिसेल
केवळ फॉर्म मध्ये आवश्यक असलेली फील्ड्स आपण स्थलांतरित करू
यासाठी डबल एरो चे चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करू या
लक्षात घ्या की आपण डावीकडे असलेली सर्व फील्ड्स उजवीकडे स्थलांतरित केली आहेत
बुकिड फील्ड मधील नंबर्स हे ऑटोजनरेट होणार असल्यामुळे आपल्याला ते फॉर्म वर नको आहे
मग आपण हे फिल्ड परत डाव्या बाजूला स्थलांतरित करू या
उजव्या बाजूला असलेल्या बुकिड वर क्लिक करा आणि लेस थान चे एक चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करा
आता आपण पुढील स्टेप वर जाण्यासाठी खालील नेक्स्ट या बटणावर क्लिक करू
स्टेप 2
आपण सिंपल फॉर्म बनवत असल्यामुळे ही स्टेप आपण सध्या सोडून देऊ
त्यासाठी नेक्स्ट या बटणावर क्लिक करू
आता आपण स्टेप 5 म्हणजेचArrange controlsवर आहोत
बॅकग्राउंड विंडो कडे लक्ष द्या
आपले बुक्स टेबल ओरंगे बॅकग्राउंड मध्ये दिसेल
अरेंजमेंट ओएफ ठे मेन फॉर्म ह्या लेबल खालील 4 आयकॉन्सवर एकेक करून क्लिक करा
क्लिक केल्यावर असे दिसेल की बॅकग्राउंड विंडो तसेच तितले ऑथर इत्यादी लेबल्स आणि त्यांच्या टेक्स्ट बॉक्सच्या रचनेत बदल होत आहे
पहिल्या कोलमनार लेबल्स लेफ्ट या रचनेचा वापर करू या
येथे लेबल्स डाव्या बाजूला आणि टेक्स्ट बॉक्स उजव्या बाजूला आहेत जसे सर्वसाधारण फॉर्ममध्ये असते
आता आपण पुढे जाण्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करू
आपण सेट दाता एंट्री नावाच्या 6 व्या Stepवर आहोत
आत्ता आपण ही स्टेप सोडून देणार आहोत आणि पुढे जाणार आहोत
7 वी स्टेप आहे एप्ली स्टाईल्स
लक्ष द्या की आपण लिस्ट बॉक्समधील प्रत्येक रंगावर क्लिक केल्यावर विंडोचा बॅकग्राउंड कलर बदलत आहोत
ईसीई ब्लू हा रंग निवडण्यासाठी त्यावर क्लिक करू
आता आपण अंतिम स्टेप वर जाऊ
आठव्या Stepवर आपल्या फॉर्म ला नाव देऊ या
आपण आपल्या मनाप्रमाणे नाव देऊ शकतो
नामे ओएफ ठे फॉर्म खालील टेक्स्ट बॉक्स मध्ये बुक्स दाता एंट्री फॉर्म असे नाव टाईप करू या
आता हॉव डीओ वे वांट टीओ प्रोसीड आफ्टर क्रिएटिंग ठे फॉर्म
प्रथम वर्क विथ ठे फॉर्म निवडू या
याचा अर्थ आपण दाता भरण्यासाठी फॉर्म वापरायला सुरूवात करणार आहोत
फॉर्म चे डिझाईन बदलण्यासाठी आपण मॉडिफाय ठे फॉर्म निवडू शकतो
ज्याबद्दल आपण नंतर जाणून घेणार आहोत
आता खालील फिनिश या बटणावर क्लिक करू
अशा प्रकारे आपण विंडोवर बुक्स दाता एंट्री फॉर्म असे शीर्षक असलेला सिंपल फॉर्म बनवला आहे
लक्ष द्या की टेक्स्ट बॉक्समध्ये काही व्हॅल्यूज दिसत आहेत
जसे की अन ऑटोबायोग्राफी जवाहरलाल नेहरू इत्यादी
या व्हॅल्यूज कुठून आल्या
बसे ट्युटोरियलच्या मागील भागात आपण बुक्स टेबल मध्ये ह्या व्हॅल्यूज टाईप केल्या होत्या
आता हा फॉर्म वापरण्यासाठी तयार आहे
प्रत्येक वॅल्यू वर जाण्यासाठी आपण टॅब हे बटण दाबू या
फॉर्म मध्ये आपल्याला कॉन्क्वेस्ट ओएफ सेल्फ हे शीर्षक असलेल्या दुस या पुस्तकाची माहिती दिसेल
खालील फॉर्म्स नेव्हिगेशन टूलबार मधे उजवीकडे टोक असलेल्या काळ्या त्रिकोणी आयकॉन वर क्लिक करून आपण प्रत्येक पुस्तकाची माहिती बघू शकतो
ज्यास रेकॉर्ड असेही म्हणतात
लक्षात घ्या की 5 पैकी तिसरे रेकॉर्ड येथे दर्शवले जात आहे
जेव्हा आपण कर्सर ह्या ब्लॅक arrowच्या आयकॉनजवळ नेऊ तेव्हा बसे आपल्याला टूल टिप्स दर्शवेल
फर्स्ट रेकॉर्ड प्रिव्हियस रेकॉर्ड नेक्स्ट रेकॉर्ड आणि लास्ट रेकॉर्ड
आपण याचा उपयोग करून recordsमध्ये पुढे मागे जाऊ शकतो
अशा प्रकारे आपण लिब्रिऑफिस बसे च्या सिंपल फॉर्म्स वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात आपण फॉर्म म्हणजे काय आणि विझार्ड च्या सहाय्याने फॉर्म कसा बनवायचा ते शिकलो
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद